तलाव आहे आणखीन इकडे गवड आहे.

एकदम छान छान कलर्स वाले मस्त झाडं आहेत अजून बा --

खूप मोठं फळांचं दुकान आहे त्याच्यामध्ये कलिंगड संत्री मोसंबी अंगूर--

खूप मोठं अ ज्वेलर खूप मोठं दुकान आहे त्याच्यामध्ये दोन माणसं आहेत त्यान--

बाजूला मस्त टाईल्स लावलेले आहेत .

आहेत बाजूला झाडे तर खूप छान आहेत.

त्यांच्यावर दोन मस्त अशे कलर्स आहेत बाजूला खूप मोठा एक दगड आहे .

एक बंगला आहे बंगला मध्ये झाडं आहेत.

मस्त अशी गादी टाकलेली आहे अजून काचांचे खूप सारे सामाइन आहे .

रेड आणि येलो कलर ची बांबू बिखरली आहे.

इथे क्यूब ए_टी_एम आहे ए_टी_एम च्या आतमध्ये माणसं सुध्दा आहेत आणि--

आणि वरती एक कपडा लावलेला आहे झाडं सुकावू नये म्हणून मस्त तुब

कॅप घालून उभी आहे आणि बाजूला एक टेम्पो सुध्दा आहे टे--

लग्नाचे मंडप आहे खूप छानशी झाडं आहेत बाजूला वरी लाइटिंग लावलेल्या आहेत डायटिंग टेबल आहे.

बाजूला खूप साऱ्या चेअर्स आहेत .

सारी माणसं आहेत बाजूला तर खूप छान छान झाडं आहेत बिल्डिंग सुद्धा आहे बाजूला --

बेडवर एक व्हाईट कलरची उशी आहे आणि दोन व --

हे झाडांचं बाग आहे हिरवे हिरवे मस्त झाडं आहेत .

मस्त रोड गेलेला आहे बाजूला काचाची बॉटल्या पण आहेत.

कलरफुल कलर झाडे आहेत .

इकडे ना हायवे च्या साईड ला ना मस्त झाडं सुद्धा आहेत खूप छान-छान झाडं आहेत.

ते बाजूला जेठानी सुपर मार्केट आहे त्याच्यामध्ये छान छान माणसं उभा राहिलेले आहे.

खूप छान छान काय काय दुकानात सामाईन आहे एक रिक्षा आहे रिक्षामध्ये एक माणूस आहे दोन माणसं --

एक लाईट लावलेलीये अँगल वर उभे आहेत माणसं प्रीती सिमेंट च काम करत आहे एका माणसाने हात वरी केलेला आहे.

लाकडाचे दोन हे बांधलेले आहेत बाजूला ग्रीन आह --

आणि एक मोठ्या गाड्यावर पोते आणलेले आहेत बांध बांधकामाचे आणि एक मा--

माणसं आहेत बाया आहेत लेकरं आहेत जेन्स आहेत आणि वरती अ--

हॉटेलमध्ये छानशी टेस्टीशी बिर्याणी आहे मस्त मस्त पोस्टर लावलेले आहेत वरती अजून एक छानसा फॅन आहे.

एक मोठंसं जंगल आहे जंगलच्या इकडे खूप खूप सारे झाडं आहेत मोठे मोठे दगडं आहेत .

एक गार्डन आहे गार्डनच्या बाजूला मस्त --

बाजूला खूप मोठ्या बिल्डिंगी आहेत लाईटींग आहे .

झाडाचं बाग आहे खूप मोठं अ मस्त मस्त झाडं आहेत त्याच्यावर मस्त छान छान क्यूट क्यूट फुलं आलेली आहेत पिंक --

अजून छानसी पिंक कलरचं एक गेट आहे गेट च्या बाजूला फुलं लावलेले आहेत.